भारत फोर्सच्या गाड्यांसाठी लागणारे जॉबस याला रिंग्स म्हणत्यात त्या गा टू व्हीलर गाड्यासाठी याचा उपयोग होत असतो आणि ह्यच्यासाठी खूप मेहनत कराव लागती आणि लोहपासून तयार होणारे जॉब आहेत आणि हे कंपनीत तयार होतात जॉब --

फ्राय आलेला आहे आणि मी हे फिश फ्राय खाणार आहे आणि हे जे केलेल आहे फिश फ्राय म्हणजे पापलेट माशाच फिश फ्राय त्याच्यासाठी पुदिन्याची चटणी आणि अ चिंचेची चटणी ही खूप छान लागती आणि तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर हे शेअर करावी अशी माझी इच्छाय.

ही एक एम.आय.डी.सी. आहे या एम.आय.डी.सी. मध्ये गाडीचे पंखे म्हणजे मोठ्या गाडीला लागणारे पंखे तयार होत्यात आणि ते मी पाहत आहे आणि मला खूप आवडते हे पाहायला.